ह्याने आपली रोग प्रतिकारक शक्ति वाढते.

बत्तीस दिवसान परत आपल्याला ठेऊन तो आपण काढू शकतो त्याने घर मजबूत आणि --

पाण्याचा उपयोग होतो ह्या विहीरीतून.

बदक हे पांढऱ्या काळ्या कलर चे असतात.

इथे लोक पाहणी करायला येतात.

वाहनाना देखील पेट्रोल पंपां ची आवश्यकता --

सुखकर आपला प्रवास करू शक--

ही खुपच आकर्षित आणि सुंदर अ--

चॉकलेटी कलर निळा कलर आणि पिवळ्या कलर ची गाडी आहे.

अदभूत अशी कलाकृती येथे त्यांनी मांडली आहे.

जाऊन बसल पाहिजे गार्डन मध्ये.

इथे आपल्याला ज्या जश्या आपल्या मनासारखे डायनिंग --

पाहण्यासारखे असते आपण ते व्यवस्थित केली पाहिजे.

लग्न लग्नाची अक्षता झाल्या नंतर--